लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. असा विचार करत बसलात की तो क्षण ही गेला आणि आनंद ही गेला. खरा आनंद टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो बाह्य यश, वैभव मिळवण्यातही आनंद होतो. पण जर तुम्ही दुखी असाल उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळूनही तुम्हाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटल मला अजून काही तरी मिळवायच आहे. ते मिळाल तरच आनंद वाटेल हीच गल्लत होती आशा वेळी त्यान बाहेर नवे आत डोकेला हव. एवढ मिळूनही मी आनंदात का नाही आहे मला आशा, अस का वाटत आहे मला नेमक के हव आहे आशा वेळी उत्तर मिळू शकत मला विरंगुळा हवा आहे. मला बायको, मुलांप्रमाण हवं आहे, मला मित्रांशी

अधिक नाव कमावण ही त्यावरच उत्तर असलाच आपल्याला काय हवंय ते शोधण हेच उत्तर असत आणि ते खरोखर हवंय. जे आपला जवळ असत. आनंद, प्रेम, शांती, समाधानी सगळ अंतरंगात दिसत असत . त्या आंतरिक आनंदशी नात जोडण हीच खरी गरज असते. ही नात जोडण अगदी सोप असत. आनंद जर माणसाचा येत असेल तर तो मिळवायचा कशाला अस काहींना वाटत. एक साधं उदाहरण घेऊ जे रोज ताटात येत ते आपण अवडीन खायला हव. अगदी झुणका भाकर आली तरीही अन्न ही पूर्ण ब्रम्ह म्हणतात ते खरंच आहे पन याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढायचं अस थोडाच होत अधिक सुखाचे दिवस ध्यावे गोड धोंड खाव अस वाटत गैर आहे का गोड धोंड ही सुद्धा पूर्णब्रम्हच असत की कष्टाची भाकर गोड लागते यात काही शंकाच नाही पण कष्टच गोड सुद्धा गोडच लागत आणि ते अधिक गोड लागत जर त्यात सर्व गोडी म्हणजे अधिक मिळवायला हव असं म्हणजे पैसा का हवा असतो? पैसा मिळल्याणणे आनंद होत तो आनंद पैश्याचा नसतो तो आपण कामावल्याचा असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो.

आणि आनंदाला पारख होत. यश मिळत, वैभव मिळत, कीर्ती मिळत तेव्हा नक्की काय होत चा आनंद द्विगुणित होतो. .

यश, वैभव या आनंदाची कारण होय. आनंद अनुभवण्याची निमित्त आहेत. पैश्याचा आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतो, विकाऊ नसला तर असतो खरा आनंद. एखाद्या ध्येयान स्वप्नंन झपाटून जाण आणि त्याचा पूर्ततेसाठीसाठी झुकून प्रयत्न कारण हेच माणसाचं जगन आहे. पण या प्रयत्नातही आनंद होतो तो घेत आल पाहिजे. या आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. आनंदी आयुष्य साठी एक खूप तुम्हाला खरा आनंद होतो. तेच क्षेत्र निवड स्वतचा आवडिच काम निवडा. जेव्हा आई वडिलांची इच्छा म्हणून मुलान त्याला वाटत आपण आई वडिलांचा आनंदसाठी हे केल पाहिजे. पण जेव्हा आई वडिलांना जाणवते मुलगा खरा आनंदी नाही तेव्हा शेवटी तेही खांतवतात. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं. हव तेच काम मिळ अस नही पण आशा वेळी जे काम करीच आहे त्याचा झाल्याशिवाय कुठल्याही कामाचा आनंद घ्यायचा पुष्कळ युक्त्या असतात. तुमच्या सारख काम करनर इतर एकजण असत म्हणजे काम करू शकतो. एक जाणवलं तर तुम्ही आनंदात काम करू शकाल, यश मिळू शकाल. शांत चित्तान आणि युक्तीन काम केल तर, यश मिळत. मिळणाऱ्या यशाने उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद आशा आनंदाचा . अशी चक्र फिरत राहतो आयुष्य हा संघर्ष राहत नाही. ती एक संधि वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो मजेत जागाव. हाय मॅम

अह तुम्हाला एज्युकेशन बद्दल काय वाटत अह एज्युकेशन हे खूप महत्वाच आहे कारण की एज्युकेशन मध्ये अह कारण की अह जस की आपल्याला अह शिक्षण हे खूपच महत्वाच आहे कारण की शिक्षणमध्ये पण अह शिक्षण असेल तरच आपण कोणती पण जॉब टिकवू शकतो मला अस वाटत की अह जस की शिक्षणमध्ये शिक्षण हे सर्वात महत्वाच आहे कारण की आता खूप जण काय करतात अह कुठ पण जॉब काही करायचा असेल तर अह पहिले विचारतात तुम्ही काय शिकलेले आहे किंवा अह तुमच काय झालेलय अह तुमची डिग्री आहे का अस आहे का

आणखी जॉब च नाहीतर अह आपल्याला शिक्षण असेल तर आपण अह समज घरातले अह म्हणजे आपल्याला जॉब च नाहीतर अह कोणती पण गोष्ट ही शिक्षणावर डिपेंड आहे तर पहिले तर सारखा ना होता काही नव्हत पहिलेच्या वेळेसच जास्त शिक्षण हे जास्त खूप जण शिक्षण नव्हते अस तर खूप ठिकाणी आहे की खेड्यातल्या पोरी किंवा अह खूप पोरी अशा आहे. की त्यांना बाहेर जाऊ देत नव्हते पण आता तस राहील नाही आता अह सगळे जण शिक्षण घेतात आणि अह खूप जण आता पोरी पण खूप जॉब करतात तर पहिल्याच्या वेळेस तर शिक्षणाला बाहेर जाऊ देत नव्हते पोरींना तर त्यामुळे बाहेर न गेल्यामुळे किंवा अह खूप ठिकाणी गावात तर खेड्यापाड्यात तर अह शाळा नव्हत्या किंवा कॉलेज पण नव्हते पण आता तर तस राहील नाही आता तर अह प्रत्येक ठिकाणी कॉलेज शाळा हे झालेल्यात अह जरी एखाद्या गावात किंवा अह खेड्यात जर कॉलेज जर किंवा अह ट्युशन ते नसेल तर खूप जण आता सिटी मध्ये जाऊन राहतात कारण की अह

अह जस की आता ते पण त्याच पण शिक्षण घेण हे पण खूप महत्वाच झालेलय कारण की डॉक्टर ते पण आपल्या अह हेल्थ चांगल असत तर तुम्हाला पण तुम्हाला काय वाटत या विषयी अं हो बरोबर आहे तुमच की आता शिक्षण हे खूप महत्वाच आहे पहिले एवढ काही नव्हत लोकांना दहावी किंवा सातवी, आठवी शिकल हे खूप वाटत होत पण आता तस नाही आहे अह स्पर्धा खूप वाढली आहे सगळ्याच लोकांना आता नव्व्याण्णव, अठ्ठ्याण्णव मार्क पडतायत दहावीला पण बारावीला त्यामुळे स्पर्धाच युग जास्त झालेलय सगळे जण आता कोटा शिक्षण घेण्यासाठी प्रगती करतात आय, आय, टी आयटी इंजिनिअर होण्यासाठी आय, आय, टी कॉलेज मध्ये लागण्यासाठी सगळ्यांचे खूप जास्त प्रयत्न असतात तर मला अस वाटत की आता त्यामुळं पण अह चांगले, चांगले कॉलेज मध्ये पण जस की आपण बघतो मोठेमोठे कॉलेज वगैरे तेथ मार्क ची डेडलाईन असते तिथं अह अठ्ठ्याण्णव, नव्व्याण्णव वर अडमीशन क्लोज होतात आणि तिथ जर अडमीशन आपल्याला दहावीला किंवा बारावीला चांगला अभ्यास करावा लागतो तर अह त्यामुळ पण अह विद्यार्थी आता जास्त

खेड्यामध्ये पण खूप लोक शाळा किंवा जास्त हुशार आहे विद्यार्थी फक्त त्यांना चान्स कमी भेटतो कारण की तिकडं अह काही काही खेड्यांमध्ये अह शिक्षक चांगले नसतात किंवा अह तिथं अह शाळा चांगल्या नसतात पण विद्यार्थी शिकणारा हा कुठ पण शिकतो आपण म्हणतो जस की शिकायच असन तर कुठे पण शिक्षण अह घेतल्या जात तसच खेड्यातले पण विद्यार्थी आता खूप जास्त हुशार पण होत आहे आपण बघतच आहो अह त्यांना पण म्हणजे जॉब लागतात सरकारी अह बरेच हे आर्मी मध्ये जातात किंवा अह पोलीस बनतात स्पर्धा परीक्षा देतात आपण बघितल असन की इंटरनेट वर पण

अह ज्यापण आता म्हणजे जनरेशन मध्ये वागतोयप्रत्येक गोष्ट आता तिथं अह तिथं राहण्यासाठी पण आपल्याला शिक्षण घेण खूप महत्वाच जस की प्रत्येक गोष्ट आता ओनलायीन झालेली आपण बघतो की काहीच असं ओफलायीन नाही राहील बिल आपण ओनलायीन भरतो प्रत्येक गोष्ट पैसे पण ट्रान्सफर देवाणघेवाण हे सगळ आपल्याला ओनलायीन च झालं तर ते शिक्षणच शिकण्यासाठी आपल्याला लिहिता वाचता येणं थोडफार अह जनरल नोवलेड्ज असणं हे खूप महत्वाच आहे जर या गोष्टी आपल्याला नसत्या तर आपण कुठ बाहेर व्यवहार नाही करू शकत अह कुठ फिरायला गेलो तर आपण कोणीपण आपल्याला सहजच फसवू शकत किंवा वेड्यात काढू शकत अह त्यामुळे या गोष्टीं अह ची आपल्याला नोवलेड्ज पाहिजे आणि आपल्याला या गोष्टी माहिती असल्या पाहिजे जर आपल्याला या गोष्टी माहिती नसेन तर अह म्हणजे कुठ पण घराच्या बाहेर निघण हे आपल्यासाठी खूप रिस्की असू शकत की कारण की खूप लोकांना या गोष्टींबद्दल जास्त माहिती नसत तर ते आपली आई किंवा मावशी यांना फोन पे, गूगल पे या गोष्टी जास्त नोवलेड्ज नसत आणि त्यामुळे त्यांना कुणीपण सहज फसवू शकत अह पण जर एखादा व्यक्ती जर त्याच्यामध्ये खूप एक्स्पर्ट असन त्याला त्याच नोवलेड्ज असन तर त्या व्यक्तीला आपण फसवू नाही शकत तर त्यासाठी पण मला असं वाटत की शिक्षण हे खूप महत्वाच आहे अह तसच आपण आपल्याला आपल्या आजुबाजुला काय चाललय त्या गोष्टींकड पण लक्ष दिल पाहिजे अह तुम्हाला काय वाटत या बद्दल हो बरोबर आहे म्याडम मला ही तसच वाटत की शिक्षण शिक्षणाला तर महत्व आहेच कारण की पहिल्याच्या वेळेत तर असं काही नव्हत की अह ट्युशन ते काही नव्हत पण अत्ता ते तस काही राहील नाही, अत्ता तस लहान पणा पासून अस ट्युशन शाळा अस्तात. जस कि बालवाडी चालू झाली लहान लेकाची सर्की प्ले ग्रुपला तेला टाकल्या नंतर तेला फर्स्ट स्टान्डर्ड ला तेन्हा लगेच हम्म आणि जस कि ट्युशन अस्तात किव्हा

खूप मोठ प्रमाणात शिक्षणाला महत्व पण झालेले आणि जस कि ट्युशन मधे पण वेग वेगळे ट्युशन पण खूप झालेले तर मला अस वाटतंय कि त्या मुळे पण अत्ता फूडची पीडी येणारी ती पण खूप अह म्हंजे हुशार आणि मोठी म्हंजे शुक्र गती होणार आहे जस कि होतच आहे वेग वेगळ्या वर्षानुवर्षी प्रगती हि होत आहे पण पहिलीच वेळ जास्त प्रमाणात नव्हत तरी पण खूप जनांनी करियर केलेले पण अत्ता तर अत्ताच्या पिडींना तर जस कि पहिलेची व्यस्त खूप ठिकाणी ट्युशन मधे आह अत्ता तर ट्युशन तर हे वाडलेल आहे पण तसच ट्युशन पण जास्त प्रमाणात झालेली आहेत. आणि येवडच नाही तर अं जस कि शिक्षण असेल तर आपन अं समझा अत्ता खूप ठिकाणी किव्हा खूप जना

आणखी येवडच नाही तर शिक्षण हे शिक्षणाला तर महत्व खूपच आहे कारण कि शिक्षण हे अं शिक्षण मधे जस कि अत्ता खूप वेग वेगळे फिल्ड पण आहे जस कि अत्ता खूप मोठ मोठ इंग्लिश स्कूल आहेत किव्हा अं मराटी माध्यम मधून पण खूप जन शिक्षण घेतात आणखी अं जस कि अत्ता खूप मोठे कॉलेज आहेत शाळा आहेत आणखी शाळे मधे पण जस कि खूप मोठ प्रकार निगलेली आहेत. अह तेवढाच नाही तर समझा आपलेला शिक्षण मध्ये कस अं जस कि अकरावी, बाराहवी ला पण वेग वेगळी फिल्ड अस्ती तेज्या नंतर पण जस कि त्यो म्हंटला कि खूप जन अत्ता अं ट्युशन नसेल तर पण खूप हुशार अस्तात तर अं ते पन खूप महत्वाच आहे कि मला अस वाटतंय कि अं शिक्षणालात महत्व आहेत पण शिक्षण हे खूप महत्तुवाच आहे तर तूम्हाला काय वाटतंय

आपल्याल अह शाळे मधे किव्हा जे पर्यंत आपण आपल्या शिक्षक शिकावत्यात त्यो आपल्या येवड डोक्याला जात नाही जो पर्यंत आपन प्रक्टिकल करत नाही जस कि आपन शाळे मधे पण खुप कई शिकवलेलं अस्तात ते पण आपण जस जस मोठ मोठ होतो तस तस विसुरून जातो. फक्त आपन ते पेपर पर्यंत किव्हा पेपर लिहिण्या पर्यंत लक्षात ठेवतो आणि बाकी नंतर आपन ते विसरून जातो कारण कि ते शेवटी आपन रट्टा मारलेल असतो कारण आणि ते शिकवलेलं अस्ता आपल्याला त्या मूळ आपन जर आपल्याला जर चांगल नोवलेड्ज पाहिजे अस त्या गोष्टी बद्दल माहिती पाहिजे अस समझा मला अस वाटतंय कि आपन त्या गोष्टी म्हंजे फ्लोर गेली पाहिजे तिथ गेल पाहिजे अह तिथ म्हंजे त्याचा बद्दल माहिती काडली पाहिजे. आणि अह त्याच बद्दल जरा आपल्याला आवड असल तर आपल्याल ती गोष्टी बद्दल प प पूर्ण माहिती जस कि आपल्याला इतिहासात्ल पण बरच गोष्टी शिकवल्यात पण त्यात काहीच गोष्टी आपल्यात लक्षात राहत ना राहीलेल नाही अत्ता का कारण कि ते सगळ फक्त ते आपण पेपर पर्यंत लक्षात ठेवलं. आपण ते तस नाही केल पाहिजे आणि जरी पण आपन त्या गोष्टी पर्यंत लक्षात जस कि जस आपल्याल रायगड वगेरे हे सगळ आपल्याल शिकवलं होते. इतिहास शिवाजी महाराजाचं इतिहास, झांसीच राणीचं इतिहास तो आपल्यात काहीच लक्षात नाही आहे कारण कि आपण ते फक्त पेपर पर्यंत लक्षात ठेवलं. पण आपण कधीच गेलो तीत जाऊन बगीटल तर आपल्याल काही गोष्टी खूप जास्त गोष्टी भ म्हंजे नोवलेड्ज भेटत जनरल नोवलेड्ज भेटत, बगायला भेटत्यात

ट्रीप नेहली पाहिजे कारण कि जर मग आपन एकांदि गोष्ट समोरा समोर बगतो कि आपल्या हाथाने करतो त्या आपल्याल जास्त लक्षात राहते पण जरा आपण एकांद्या गोष्ठी त्या आपल्याला लक्षात राहत नाही त्यो आपन लगेच विसरून जातो आणि तसच आपन जर लहान असण तर आपन लवकरच गोष्टी शिकतो. जस कि लहान लेकान पण आपन बगितला कि लवकर मोबाईल वगेरे लापटोप लगेच शिकतात कारण कि त्याचं अह ब्रेन तेवढ पावरफुल असत लगेच ते दोन मीनट त अह कनेक्ट होत आणि लगेच कनेक्ट करत ते त्यान्हा मोबाईल वगेरे लापटोप सगळ येत. तर ह्या गोष्टी थोड पण आपण लक्ष दिल पाहिजे मला अस वाटतंय कारण कि अं एज्युकेशन हे फक्त आपण अस जॉब वगेरे साटी नाही तर आपण नोवलेड्ज वाडवन्या साटी पण घेतलं पाहिजे. आणि त्यातून आपल्याल बरेच फायदे पण होऊ शकत फूड. थ्यांक्यू म्याडम थँक्यू मॅडम एखादी गोष्ट उभी राहण्यासाठी अनेकांचे हातभार लागतात, तेव्हा आभार मानणं ही गोष्ट खरंच अवघड होऊन जाते, अर्थातच हे पुस्तक म्हणजे माझे माझ्या आदर्श असलेले दोन्ही वडिल आणि मला प्रेम करूणेची शिकवण देणारी आई, यांच्या प्रती असलेली कृतज्ञताचं आहे, हे पुस्तक प्रत्यक्षात येण्यासाठी महत्वाच्या असलेल्या व्यक्ति पहिल्या क्रमांकावर असलेली माझी पत्नी किम तिच्यामुळे माझ्या आयुष्यात पूर्णत्व आलं आहे, ती माझी फक्त जीवन साथीचं नसुन माझ्या व्यवसायातील भागीदारही आहे, तिच्याशिवाय हे आयुष्य अपूर्णचं राहिलं असतं. मुलीवर इतके सुंदर संस्कार करणारी तिचे पालक विनी आणि बिलमिय, मी संगणकावर लिहून ठेवलेली तुकडे जोडून हे पुस्तक तयार करणारी शेरॉन लेटस्टर, बौद्धिक संपदा विषयाची उत्तम वकील असणारे तिचे पती माइक पुस्तक निर्मितीत सहभाग घेणारी त्यांची मुलं फिलीप, शेली आणि रीक. आर्थिक शहाणपण आणि प्रेरणा देण्यासाठी किंग कनिम हॅम, सतत प्रोत्साहन करणारी लॅरी आणि लिझा क्लर्क तांत्रिक सहकार्य करणारी रोल पार्टटो, शैक्षणिक बाबीतील सखोल माहितीसाठी एनी नीवी, बॉबी डिपोर्टर आणि जॉह शिफॉन, इतर व्यावसायिक मदतीसाठी डिसी आणि जॉन हॅरीसन , रिचर्ड आणि विरोनिका टेन, पीटर जॉनस्टन आणि माजीसुची डफीस, जॅकलीस नो, नेल हेलसन, मिशीर आणि मोरेट हॅमलीन, आणि कॅमिला JCC जेसीका सी, सुंदर graphic गाणारी, केविन आणि सारा आर्थिक बुद्धिमत्तेसाठी जॉन आणि , बिल आणि , वेंच थॉर,

Business clock a entrepreneur ची संचालक आणि विद्यार्थी, माझी व्यावसायिक भागीदार फ्रँक केलवी, ग्रेट मीलर्, थॉमस अलीन, एनी, नॉर्मन लॉन्ग या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे. Rich dad आणि poor dad आधी थोडसं गरजेचं आहे, खऱ्या जगात उंचपणे उभ राहता यावं याची तयारी शाळा करून घेतात का, त्या मुलाची चांगली तयारी करून घेतात का, खूप अभ्यास करा. चांगले गुण मिळवा, म्हणजे तुम्हाला चांगला पगार आणि फायदे देणारी नोकरी मिळेल, असा माझे आई वडील नेहमी सांगत असतं. मी आणि माझ्या मोठ्या बहिणीच जीवनात यशस्वी व्हावं, यासाठी आम्हाला तून शिक्षण घ्यायला हवं, हेच त्यांच्या पुढचं ध्येय होतं, एकोणविसशे शाहत्तरमध्ये मी पदवी का मिळवली, त्यानंतर पुढे राष्ट्रीय विद्यापीठाची पदवी मिळवली. पदवी परीक्षेत accounting विषयात मला सर्वाधिक गुण मिळाले होते. यावेळी त्यांची ध्येयपूर्ती झाली, त्यांच्या जीवनातला तो यशाचा मुकुट मणी होता. आमच्या master camp प्रमाणे मला त्या काळातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या accounting company पैकी एक या company त नोकरी देऊ केली. आता मला यशस्वी कारकिर्दीचे वेध लागले होते, भरपूर पैसा कमवून वेळी आधीच निवृत्ती घेण्याची मी स्वप्न पाहू लागलो होतो. माझी प्रतिमा ऐकेल हे देखील याच मार्गाने गेली. आम्हा दोघांची कुटुंब अतिशय कष्टाळू आणि काम उत्पन्न मर्यादित असलं तरी काम हाच आमचा मंत्र होता, द्विपदवीधर झाली, त्यांनी अभियांत्रिकी पदवी मिळवली, त्यानंतर कायद्याची ब्रीटेनच्या कायद्यात विशेषतज्ञ मानल्या जाणाऱ्या वाशिंगटनमधील एका विख्यात company ने त्यांना बोलवून घेतलं होतं, आता त्यांचही भवितव्य उज्वल होतं, उत्तम कारकिर्द आणि वेळे आधी निवृत्ती, आम्हा दोघांचीही कार्यकिर्दी उत्तम सुरू होती. आम्ही त्या दृष्टीने यशस्वी असलो, तरी अपेक्षेनुसार काही घडताना दिसतं नव्हतं. निवृत्ती नंतरची आर्थिक करण्यासाठी आम्ही अनेकदा नोकऱ्या बदलल्या, वर वृद्धी मिळवतं गेलो तरीही आमच्या त्यांच्यात जी काय भर पडली होती, ती आमच्या पैशांची होती. आमचं वैवाहिक जीवन अगदी सुखी आणि समाधानी आहे. आमची तिन्ही मुलं अगदी सद्गुणी, दोघंजण माध्यमिक विद्यालयात आहे, तर एक शाळेत जायला लागला आहे. आपल्या मुलांना उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळावं, यासाठी आमची धडपड सुरू असते, त्यासाठी आम्ही खूप खर्चही करतो. एकोणविसशे शाहत्तर साल होतं ते, एके दिवशी माझा मुलगा शाळेतून अगदी निराश होऊन घरी परतला, ज्याला

तु जर शाळेत चांगला अभ्यास केला नाहीस, चांगले गुण मिळवले नाहीस, तर तुला महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही. मी महाविद्यालयात जाईन किंवा जाणारही नाही, श्रीमंत माणूस नक्की होईन, त्यानं उत्तर दिलं. तु जर पदवीधर झाला नाहीस, तर तर तुला चांगली नोकरी मिळणार नाही, आणि तुला चांगली लोकरी मिळाली नाही, तर तु श्रीमंत कसा होशील. माझ्या प्रश्नात मायेच्या काळजीची छटा होती. माझा प्रश्न ऐकून तो थोडासा हसला, त्यानं मान हलवली. जरावेळ खाली पहिला, राहीला आमचे हे संभाषण या आधी अनेकदा झालं आहे, पुन्हा एकदा माझा आईचा सल्ला ऐकताना त्याची कान बंद करून घेतलं होते, त्याची इच्छा शक्ति तेवढीच जबरजस्त आहे.

काळाबरोबर चालायला शिक, जरा आजूबाजूला पहा, ही श्रीमंत मंडळी त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे श्रीमंत नसतात. मालकांची order आणि madonna कडे पहा, award विद्यापीठातलं शिक्षण अर्धवट ठेवतं, बिल गेट्सचं उदाहरण घे. त्यांनीच microsoft ची स्थापना केली आणि तिशीत असताना ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ति ठरले आहे. या baseball च्या खेळाडूवर तर मानसिक रित्या अपरीपक्व असल्याचा शिक्का आहे. तरी तो वर्षातला चाळीस लाख dollars कमावतो. त्याचं बोलणं संपलं आणि शांतता पसरली, मला माझे आई वडील जो सल्ला देतं होते, तेच मी माझ्या मुलांना सांगत होतो, आजूबाजूचं जग कितीही बदललं, तरी सल्ला कायमचं राहीला होता. उत्तम शिक्षण घेतलं आणि गुण मिळवल्या नंतरही तुम्ही यशस्वी होतात. असं नाही, हे माझ्यापेक्षा माझ्या मुलांच्याचं जास्त लवकर लक्षात आलं होतं. आई, तो पुढे बोलू लागला. मी काही तु आणि dad एवढे कष्ट करणार नाही, तु खूप पैसा मिळवतेस, आपण खूप मोठ्या घरात राहतो. माझ्याकडे खूप खेळणी आहेत, हे ही खरं आहे, पण मी जर तुझा सल्ला मी जर तुझा सल्ला ऐकला, तर माझ्यावरही तुझ्यासारखीच वेळ येईल, कर भरण्यासाठी खूप कष्ट करायचे आणि शेवटी कर्ज फेडतचं बसायचं, आता तर नोकरीचीही शाश्वती नसते. company मध्ये नोकरं कपात असते. त्याला down किंवा right अशी नावं असतात, ते ही मला माहित आहे, तु पदवीधर झालीस आणि नोकरी करू लागली, तेव्हा तुला मिळणाऱ्या पगारा एवढा पगारही आज नव्या लोकांना मिळतं नाही. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांकडे त्यांनाही आता पूर्वीसारखे उत्पन्न मिळतं नाही, मला हे ही माहित आहे, की मी निवृत्ती नंतर सामाजिक सुरक्षितता योजना किंवा निवृत्ती नंतर अवलंबून राहू शकणार नाही. मला काही नव्या प्रश्नांची नव्याची उत्तरं हवी आहेत, तसं ब बरोबर होतं, आता मलाही काही नव्या प्रश्नांची नवी उत्तरं शोधायची होती. माझ्या आई वडिलांनी दिलेला सल्ला एकोणाविसशे पंचेचाळीस पूर्वी जन्मलेलासाठी उपयुक्त असतीलही कदाचित पण वेगाने बदलणाऱ्या या जगात जन्मलेल्यांसाठी तो अनर्थकारक ठरू शकतो, आता मी माझ्या मुलांना शाळेत जा, भरपूर शिका आणि सुरक्षित नोकरी मिळवा, असं सांगू शकतं नाही. आता मुलांच्या शिक्षणाचाही नव्याने विचार करायला हवा, हे ही मला जाणवलं. शालेय अभ्यास क्रमामध्ये आर्थिक विषय कधीच नसतात, याची मला एक आई आणि accountant म्हणून काळजी वाटू लागली. आज शालेय शिक्षण पूर्ण करणे आधीच मुलांकडे credit card आलेले असतात, पण त्यांना आर्थिक विषयांची काही जाण नसते. पैसे कसे गुंतवावे किंवा ते वापरतं असलेल्या credit card वरची व्याज आकरण्याची कशी होते, हे ही त्यांना माहित नसतं. सोप्या शब्दात आर्थिक साक्षरता आणि पैशांबाबत ज्ञान असल्याशिवाय ते या बदलत्या जगाला तोंड देऊ शकणार नाही. आजच्या जगात जर पेक्षा खर्चाला जास्त महत्व दिलं जातं. असे वेळी हे ज्ञान आवश्यक आवश्यकचं ठरतं. माझा थोरला मुलगा महाविद्यालयात जाऊ लागल्यानंतर credit card च्या विळख्यात अडकला होता, त्या कर्जात अखंड बुडाला होता. मी त्याला त्यातून बाहेर पडून सारे credit card नष्ट करण्यासाठी मदत केली आणि माझ्या मुलांना अर्थ विषयक projection देऊ शकेल, अश्या अभ्यास क्रमाचा शोध सुरू केला. एके दिवशी माझ्या पत्नीने मला कार्यलयातून phone केला, ती म्हणाली माझ्यासमोर रॉबर्ट केवसारखे नावाचे एक गृहस्थ बसले आहेत. ते व्यावसायिक आणि गुंतवणूकदार आहेत. माझ्याकडे ते एका अभ्यास क्रमाचे patent घेण्यासाठी आले आहेत. मला वाटतं, तु ज्यांना शोधत होतीस ना ते सापडले आहेत. तु त्यांना भेट. मी ज्याच्या शोधात होते, तेच ते रॉबर्ट केवसारखी एक cash flow नावाच्या एक अर्थ विषयात शिक्षण देणारा अभ्यासक्रम विकसित करत होती. माईकेलला ती संकल्पना प्रचंड आवडली. मग आम्ही दोघांनीही त्याबाबत चौकशी केली आणि आमची उत्सुकता पाहून त्यांनी आम्हाला त्याच्या प्रयोगी कार्यशाळेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं. हे शैक्षणिक खेळ असल्यामुळे मी आमच्यासोबत महाविद्यालयात जाऊ लागलेल्या आमचे एकोणीस वर्षाच्या कन्येलाही घेऊन गेले, या प्रशिक्षणात पंधरा जण सहभागी झाले होते. आमचे तीन गट करण्यात आले. माईकेलचं म्हणनं आधी योग्य होतं. मी ज्याप्रकारच्या प्रशिक्षणच्या शोधात होते, ते मला सापडलं होतं. आमच्यासमोर एक व्यापारासारखा board होता, त्याच्या मध्यभागी एक रंगीत झुमकेदार मोठा उंदीर होता. बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला असे दोन मार्गही होते. आतल्या बाजूचा मार्ग होता red track आणि बाहेरच्या बाजूचा मार्ग होता fasttrack असं नाव होतं. खेळणाऱ्यांनी आतल्या मार्गातून बाहेरच्या मार्गावर यायचं होतं. रॉबर्ट यांचे म्हणनेनुसार तो श्रीमंत लोकांचा मार्ग होता. एकदा board वर समजून सांगितल्यानंतर, रॉबर्ट wet rat बद्दल सांगू लागले, तुम्ही कोणत्याही जी आवाज आ रही हैं मेरी नमस्कार sir नमस्कार काय म्हणता तब्येत पाणी वगैरे बरी? हो माझी सर्व व्यवस्थित आहे. तुम्ही तुमचं सांगा तुमचं कसं सुरु आहे?

हो सगळे एकदम मजेत आहेत sir बायको जाता वरती तिची तिचा गुढघ्यांचा त्रास होत होता तिला.

हो मग अभ्यास करा म्हणावं त्याला दहावीचं शेवटचं वर्ष आहे. हो तेच ना दहावीचं म्हणजे शेवटचं वर्ष असतं ते board च असतं पुढे मग नंतर पडाव येत असतात, पण त्यांना कसं लहान असतात तर आपल्याला सांगावच लागत कि शेवटचं वर्ष आहे बाळा असं वगैरे पण त्याच स्वप्न आहे ना sirIPL खेळायचं झालाय आता. म्हणजे indian team तर वेगळी होती आपली पण तरी पण आता लोकांना कसं छोट्या मुलांना IPL कसं आपण रोज बघायला लागून गेलोय तर असं वाटतंय कि IPL सगळ्यात जास्त महत्वाचं आहे main हो लोकांमध्ये आता परिणाम होत चालला आहे कि लोकांना IPL जास्त आवडते नाकी cricket च्या national matches

हो त्यासाठी आपण काही ना काही केलंच पाहिजे. हो sir आता त्यानां match पण दाखवायच्या आता one day जर का दाखवायला गेलो किंवा test cricket दाखवायला गेलो. तर ते म्हणतात कि हे time pass आहे. किती वेळ खेळत बसतात ते किती ball खातात वगैरे.

नाही एकदम चुकीचं आहे main म्हणजे test cricket हे

test cricket चा back bone आहे आणि डोकं मेंदू म्हणजे हा t twenty आहे.

काय आता लोकांना समजत नाही बाकीचे लोकांना समजतं म्हणजे आदीचे लोक होते. IPL सारख्या league झाल्या big bash सारख्या league झाल्या यामुळे लोकांच जे चित्त आहे ते ODImatches पासून t twenty कडे shift होत आहे. दोन तास पेक्षा जास्त मोठी match त्यांना बघावं आवडत नाही. हो बरोबर sir बरोबर तेच ना. आता कस झालंय आता वीस over रांची match आपली IPL असते. तेच्या मध्ये पण जर कोणती team हळू हळू खेळात असली. आता त्यांना हे नाही समजत कि pitch tuff हळू हळू खेळणारच ना . ते नाही समजत त्यांना असं पाहिजे कि फक्त धो धो छक्के चौके छक्के चौके दोनशे वीस चा target दोनशे चा target असंच.

आता दुसऱ्या team ने एकशे चाळीस run पण defend करून टाकल्यात. म्हणजे एकशे तीस वरती दुसऱ्या team ला पण out करून टाकलात. मग तेंव्हा त्यांना समजतं कि नाई तिथं pitch असं होत तसं होत काय चालू आहे. sir मला काही समजतच नाही? हो मला हि तेच म्हणायचं आहे कि IPL मुळे लोकांचं चित्त जे आहे ते main cricket मधून उठून फक्त t twenty कडे वाळलेलं आहे. आणि ह्या मध्ये cricket test cricket ला कुठं ना कुठं मरण येत आहे असं मला वाटत आहे.

पण तेच cricket जर बघायला गेला तर खुपच मजा सर्वात जास्त entertaining मजा test cricket मध्ये येते.

हो इतके थकून सुद्धा ते करतात वगैरे एकदम एकाग्रतेने खेळतात. ते main असतं test cricket मध्ये.

नाही म्हणजे ipl चालवायला पाहिजे. कारण कि त्याच्याने आपल्या इंडिया मध्ये रोजगार वगैरे उपलब्ध होतोय. बाकीच्या लोकांना पण enjoyment वगैरे भेटतंय काही काही लोकांना ते ठीक ठाक आहे. पण हे विचार वगैरे बदलायला पाहिजेत लोकांचे असं म्हणायचं आहे मला. हो मला असं वाटतंय कि ipl ला पाहिलं प्राधान्य नाही दिल पाहिजे. पाहिलं प्राधान्य हे test cricket

हो ते तर आहेच sir बरोब्बर बोललात तुम्ही अगदी. कारण कि कुठे ना कुठे test cricket मुळेच player बनतात. हो त्याच्या मुळेच.

हो मला पण तेच वाटतं sir हे ipl च आहे ना थोडं जास्तचं होत चाललंय आता लोकांना समजतच नाही काय करायचं काय नाही. ते जर का समजायला लागलं तर मग काय विषयाचं राहणार नाही. एकदम व्यवस्थित चालू होईल सर्व. त्या साठी मग आपण काय करायला हवं तुम्हाला काय वाटतं? करायला काय नाही हो, म्हणजे आता त्यासाठी मूळ वगैरे आता माझा दहावीतील मुलगा आहे. त्याला आता मी प्रत्येक वेळी test वगैरे होती आज. test cricket होत आज test cricket बघण्यासाठी बसवलं मी त्याला, त्याला सांगितलं कि बघ बाळा कशी मजा येते त्याच्या मध्ये तो किती थकलेला आहे. तरीपण किती सय्यमी पणे खेळतोय तो. मग काय म्हणे तुमचा मुलगा? हा काय नाई तो म्हणत होता. हो पप्पा बरोबर आहे बरोबर आहे. तरीपण त्यांना समजणार नाही आता जेंव्हा मोठे होतील तेंव्हाच तेंना कळेल पप्पा बरोबर सांगत होते. हो त्याना समजावा कि test cricket मुळेच एक batsman बनतो.

एकाग्रता वाढते. हे त्याना समजावा तुम्ही व्यवस्थित समजेल तो मारून नका समजावू त्याला. मुलांना मारत नाही कधी मी फक्त प्रेमाने रागावतो थोडं फक्त पण ते पण शांत करून टाकतो. काय म्हणता?

हो खरं का!

अरेरेरे, असं नका करू sir या rcb च काही खार नसतं म्हणजे खार असत तिचं पण जिंकायचं chances कमी असतात आता ती जर का ban झाली पुढच्या वर्षी वगैरे